जवळपास दोन दशकाच्या कारकिर्दीत त्यांनी एकशे पंचवीस हून अधिक bollywood चित्रपटाना संगीत दिले आहे आणि त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत जन्म बंगाली ब्राम्हण कुटुंबात अनुराधा चक्रवर्ती आणि प्रभोद चक्रवर्ती यांच्या घरात झाला. त्यांचे वडिलांकडून संगीताचे प्रारंभीक प्रशिक्षण घेतले नाही तो शाळेत असतानाच गिटार वाजवायला शिकला. तो sent gems पूल मध्ये गेला आणि procedency कॉलेज मधून शास्त्रात bachelors degree घेतली अर्ध श वर असताना प्रीतम हे पशनी पेक्षा राजकीय व्यवस्थितीत independence consolidation शी संबधित होता एकोणिसशे चौरयाऐशी मध्ये प्रीतम FTII पुणे येथे रुजू झाले आणि त्यांनी ध्वनि recording आणि अभियांत्रिकी घेतली प्रीतम ने आपल्या अध्यक्ष पदाच्या batchmate सह ज्योतउग्रह पाखी नावाचा एक brand तयार केला ज्यासाठी तो गिटार वाजवत असे त्याच्याकडे त्या वेळेस त्याच्या श्रेयासाठी एक कॅसेट ही प्रसिद्ध झाली होती प्रीतम चंद्र बिंदु या

नंतर प्रीतम ने life in है metro नावाच्या त्याच्या चित्र पटा दरम्यान जेम्स सोहेल सोहम आणि एरिक सोबत metro band सुरू केले

FTII पुणे मधून ध्वनी अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण केल्या नंतर चक्रवर्ती एकोणवीसशे सत्याण्णव मध्ये त्यांनी जाहिरात जिंगल तयार करण्यास सुरुवात केली जिथे ते शंतनू मोहितराव, राजकुमार हिराणी, संजय गडवी आणि जीत गंगोली यांसारख्या नियोजित कलाकारांना भेटले प्रीतम ने Strangdrow , imami, mcdonalds, head and shoulders, thumbs up limca आहे या सारख्या brand साठी प्रसिद्ध जिंगल तयार केल्या आणि अस्तित्व कब्जात likewise या सारख्या TV मालिकांसाठी शीर्षक tag तयार केले विवेक काश्मीर मिलि आणि दिलकर

प्रीतमला त्याच्या पहिल्या तेरे लिये संगीताला चांगला प्रतिसाद मिळाला सांगितलं चांगल्या प्रतिसाद मिळाला असला तरी चित्रपटाची छापच दोन हजार दोन मध्ये हित प्रीतम जुई ने यशराज फिल्मच्या मेरे यार की शादी हे साठी पुन्हा एकदा संगीत दिले त्या चित्रपटातील सर्व गाणी Chartvester होती थोडक्यात वेळात काही जन समाजातून जितणे आणि भागीदार वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या वेगळ्या मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला एकल कारकीर्द प्रीतम च्या रचना भारतीय संगीतला पाश्चयातया शैली सह विसचलीत करणाऱ्या क्षमतेसाठी प्रख्यात आहेत गाढिवईच्या अऔ या दुसऱ्या चित्रपटातील त्यांच्या रचना खूप जायल्या हिन्दी आणि इंग्रजी च्या आवृत्तीमध्ये भाऊच्या पूर्व यशयातील फॉर्ममध्ये लोकप्रिय होत असलेले भौगोलिक अडथडे सोडले आणि त्याला झी सिने पुरस्कार मिळाला वर्षातील सर्वोत्कृष्ट ट्रॅक साठी त्यांना धुमसाठी दोन नामांकन मिळाले त्याने अजब प्रेम की गजब कहाणी रे किस्मत कनेक्शन जन्नत गँगस्टर आणि धूम two सारख्या चित्रपटांच्या रचनांच्या पुरावा केला अनुराध बसू च्या

बांगलादेशी गायक यांच्या सोबत मेट्रो नावाच्या बॅन्ड तयार केला इम्तियाझ अलीच्या jab we met मध्ये माऊजा ही मौजा या गाण्यासाठी वर्षातील सर्वोत्कृष्ट ट्रेकचा दुसरा झी सिने पुरस्कार जिंकला jab we met ने त्यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा पहिलं अप्सरा पुरस्कार जिंकला त्याने आणखी दोन इम्तियाज अली चित्रपटासाठी संगीत दिले लव्ह आज कल आणि cocktail न संपूर्ण दृष्ट्या यशस्वी दोन हजार दहा च्या once upon a time मुंबईतील त्यांची प्रचंड लोकप्रिय होती आणि टी सारखी गाडी chartbaster म्हणून घोषित झाली .

ज्यातील मेरे बिना लोकांमध्ये त्वरित ओळख मिळाली रोहित शेट्टी च्या गोलमाल तीन

पाऊल टॉपिंग क्रमांक देखील तितकेच यशस्वी ठरले hello कशी आहेस? बरी आहे का? हो बरी आहे. तु कशी आहेस? मी पण बरी आहे. झाला का चहा-पाणी मग? चहा-पाणी नाही आता सायंकाळी चहा-पाणी वगैरे नाही घेत मी.

मला चहा तर आवडत नाही. मग सकाळी पण नाही पित का?

मग कशी काय तू राहते? आम्हाला चहाशिवाय . हो का? नाही मी म्हणजे चहा पेन तर मला मळमळच होते बाबा.

हो. हो हो.

अं पप्पांना sugar आहे, मग मी सकाळी मांडते स्वतःसाठी कधी कधी. आणि माझी बहीण पण नाही पित. आम्ही दोघं बहिणी पितच नाही. एखादी वेळीस जेव्हा खूपच थंडी वगैरे असली आणि इच्छा होते ना तेव्हा bread वगैरे आणतो तेव्हा नाही तर नाही. चांगलं आहे मग. हो. बाकी काय मग अजून? बाकी बाकी तर काय नाही सगळं ठीकच. college कधी सुरू होणारे मग? अगं college चं ते CET ची exam दिली अं तर आता बारा तारखेला result होता. तर काय झालं? result बघायला गेले. की ते लिहून येत आहे की re-exam. कारण ते थोडं network issue झालं होतं online paper होता college मध्ये तर. ते जे त्यांची system होती ना ते एक घंटा late झाले तर मुलांनी complaint केली. की म्हणजे आम्हाला re-exam द्यायची आहे. but माझं सव्वीस तारखेला होता तर माझा बरोबर झाला time to time पण जे आधीचे मुलं होते पंचवीस तारखेचे त्यांना खूपच problem आली. तर ते म्हणत होते re-exam तर आता re-exam चं ते मला काही समजायलाच नाहीये तयार काय होतंय काय नाही म्हणजे ज्यांना re-exam द्यायचं आहे ते त्याच ID वर पुन्हा form भरा आणि द्या. मी म्हंटलं बाई मी काय देत नाही आणि मला द्यायचं नाहीये. कारण माझा पेपर चांगला गेलाय तर मी कशाला पुन्हा देऊ? हो ना. तुमचा तरी result लावायला पाहिजे होता ना त्यांनी.

तर ते सगळं मग सोबतच लावणार आहे. तसं जर आधी आमचं लावलं असतं तर झालं असतं यार. कुठे नाही कुठे admission केली तर असती. कोण आहे तुमच्या घरी?

हो. ते थोडंसं आवाज झालेला चालतो. हो. थोडासा चालतो. छोटं कोण आहे तुमच्या घरी?

तोच रडतोय आता छोटा

तो आहे आमचाच. म्हणजे? दादाचा वगैरे?

अच्छा. पाहुणे आलेत आमच्या घरी. हो का? अजून? काय मग तुझी बहीण गेली काय?

नाही आज पण नाही गेली, काल पण नाही गेली, जाईल आता उद्यापासून. दोन दिवस सुट्टी मारली का मग? हो. आपलं sir म्हंटल्यावर तर सुट्टी घेणारच कारण ते sir पण ख्रिश्चन आहेत तर मग अं घेतात ना सुट्टी ते लोकं. मग यांना ठेवतात ना parlor मध्ये बसवून.

मला कुठं जायला लागतंय गं make up करून? म्हणजे असा कधी लग्न-बिग्न राहिलं तर नाही नाही, मीच करतो स्वतःच्या हातानं, मला ती सांगते हे लाव ते लाव कर, इथे थोडं काळं दिसत आहे, अजून घे. म्हणते, तू पण शिकलं पाहिजे स्वतःच्या हाताने करायला. हो हो म्हंटलं. मग hairstyle तर करत असंल ना? नाही.

हा, तिला येत असेल ना खूप variety मध्ये hairstyle? हो हो येतात. नवरीचे वगैरे करते का नाही makeup ती? करते ना. पण तेचं कसं? नवरीचं makeup राहिलं तर ती म्हणजे एकटी नाही जात. अं त्यांचा एक group आहे. ते group जातात. नवरीचा makeup करायला म्हंटलं एकटी नाही जात, group

group त्यांचा group आहे म्हंटलं ते group सोबत जातात.

तुझ्या इथे network problem आहे का? नाही गं network problem नाहीये माझ्या इथं. हो का, मी तर hello hello च म्हणत आहे गं. मला तर येत नव्हता आवाज. हो का? मी म्हंटलं ती जाते त्यांचा एक group आहे, group सोबत जाते म्हंटलं ती.

कसं मग सोबत गेलं की अजून नवरीच्या बहिणी वगैरे पण करतात ना तर मग पाहिजे अजून. किती वर्ष झाले तिला parlor मध्ये काम करून? झाले एक-दीड वर्षं. काम करून एक-दीड वर्ष झाले पण ती कोरोना मध्ये शिकली कोरोनाला झाले ना तीन वर्षं. हो झाले मग चांगला हात बसला असेल तिचा. हो हो चांगलाच बसलाय. highlighting वगैरे सगळंच करून देते. मग तुमचे नातेवाईकांमधले कोण जातं का नाही makeup करायला तिच्याकडे? आता बघ मागे लग्न होतं तर तिनेच तर makeup करून दिला होता म्हणजे uncle चं लग्न होतं. मग ते reception असते ना तर मग करून दिलं होतं हिनेच makeup त्यांचा. हो का. मग मस्त केलेला का?

सर्वजण म्हणत होते की म्हणजे अं लग्नात तेवढी छान नव्हती दिसत पण reception मध्ये छान जमला makeup वगैरे असे म्हणत होते. हो ना काय काय काय चांगलंच नाही करत, भूत बनवून ठेवतात.

हो ना, एवढं कशाला foundation लावायला पाहिजे भुतासारखं. मला नाही आवडत ते. एकदम कसं limit मध्ये कसं थोडंसं म्हणजे natural पण दिसलं पाहिजे, एकदम कसं थोपल्यासारखं नाही दिसलं पाहिजे. हो ना, natural दिसला पाहिजे ना म्हणजे असं बघून लगेच दिसतं की एवढं foundation लावलंय बापरे. हो हो. म्हणजे foundation लावलंय असं दिसूनच नाही आलं पाहिजे असं natural पाहिजे. हो natural पाहिजे. आणि ते पैशे पण किती घेतात bridal makeup चे. हो खूप घेतात गं. हो, packages राहते त्यांचं पण कसं group आहे तर मग वाटलं की नाही होत तेवढं.

ते म्हणजे सरां through जाते ना, तर ते थोडे पैशे सरांना पण होतात म्हणजे अं खूप महाग जसं नवरीचं नाही का ते आधीपासूनच घेतात ना, त्यांचे ते कितीतरी facial राहते अजून ते हातापायाचे tanning body massage काय काय असते

सगळंच त्यांचे एक package च असते ना,

जर केस कापून मागितले तर केसं, wax अजून ते काय म्हणतात त्याला? ते नाही का नखं वगैरे साफ manicure, pedicure अगं बाई, ते पण करतात ना आजकाल.

body massage अजून ते काय असतं बाबा मला काय माहीत नाही तिचं तेवढं, हा ते नाही का nail art वगैरे बघ.

हो कमाई आहे हे पण कसं तो जो boss आहे,

नाही ना चालू आहे ना.

hello काय झालं?

आवाज नाही येत आहे का? hello मला आवाजच येत नव्हता तुझा mike बंद होता का? नाही ना mike तर सुरूच आहे. पूर्ण बंद झालेला. हो का?

नाही सगळं सोडून parlour

सविताताई काय म्हणत होती? hello काय नाही एवढं हे नव्हतं असंच बोलत होती. त्यांच्या इथे संताक्रुजला कोणतर राहतं ना मुंबईमध्ये? अच्छा. त्याचंच सांगत होते.

आणि मग कुठं सांगत होते, नाहीतर सांगितलं असतं. की मी आज recording केली. हिच्याशी बोलली, सांगते ती मला.

तुझा message आलेला ना दुपारी तिला. त्यावर ती माझ्याशीच recording करत होती. हो का? अच्छा.

ते बोलले की message येतोय मला ती बोलली की आज म्हणजे माझा आमचा कार्यक्रम आहे तर मी उद्यापासनं recording करू. हो. आणि मी तिला म्हंटलं, नाही म्हणजे मग तिची मुलगी वगैरे phone करते ना गं, बोलत असते ती माझ्यासोबत. म्हणून मग मी पण बोलते मला तिचा आवाजच खूप आवडते. हो बोलले मला माझी मुलगी रोज बोलत असते. हो हो. बरोबर तिनं phone केला, म्हणते कोण आहे म्हणते? आहे का baby बोलते म्हणते. अरे खूपच बोलते ती. तिच्यासोबत एक recording करून टाक तू. हो. मी मी म्हंटलं तिला ताई म्हंटलं तू अं देऊन देशील म्हंटलं.